त्या अपार्टमेंटच्या साइडला एक घर पण आहे.

बस स्टँड वर खुप सारे लोक खुर्च्यावर बसलेले आहेत काही बसलेले आहेत काही उभे आहेत.